इस पिक्चर मे एक मार्केट दिख रहा है जहाँ पर कुछ अह स्कूटी रखी है एक बाइक रखी हुई है और कुछ लोग दिख रहे है।

जो ऑरेंज कलर की अह टीशर्ट पहने हुए है ब्लॅक कलर मे और आसमान दिख रहा है।

उनकी फसल दिख रही है। ऊपर आसमान दिख रहा है और यहा पे आसमान स्काइ ब्लू कलर का दिक रहा है। कुछ पाइप डले हुए है।

में एक अ अ-घर दिख रहा है जिसमे कुछ सोफ़े अह कुर्सिया रखी हुई है।

सोफ़े क्रीम कलर के है और यहा पर पानी भरा हुआ है और एक टेबल रखी हुई है उसपे एक छोटा सा पौधा लगा हुआ है उपर एक लाइट लगी हुई है।

और एक घर दिख रहा है। जिसपे व्हाइट कलर का पेंट है। स्काइ ब्लू कलर का आसमान दिख रहा है। कुछ व्रक्ष है।

और आसपास कुछ वृक्ष दिख रहे है एक घर दिख रहा है जिस पर कपड़े चढे हुए है व्हाइट कलर का आसमान दिख रहा है और नीचे कुछ पौधे लगे है।

पिच्चर मे एक अह पहाड़ सा दिख रहा है जहा पर कुछ ग-ग्रीन की किह ग्रीन कलर की वृक्ष दिख रहे है।

और एक यहा पे एक गेट सा दिख रहा है जिसपे रेड कलर का पेंट है तथा और डार्क ब्लू कलर कां एक दोनों तरफ एक-एक बोर्ड लगे है।

ऊपर-स खिड़कियों मे से आसमान दिख रहा है स्काय ब्लू कलर का और यहाँ पे बॉटले रखी हुई है रेड कलर की बॉटल दिख रही है।